इकडच्या व तिकडच्या बाजुने पहर्या चढण्यासाठी लावलेले आहेत.

इथे मोठी अशी टाकी दिसुन येत आहे त्या टाकीवर मोजमापचे यंत्र दिसुन येत आहे.

तिथे हेक तलाव दिसत आहे तलावच्या बाजुला एक मोठी दगड हाये.

एक मोठी ग्राउंड दिसत आहे ग्राउंड वर काही खेळाडू आपले खेळ खेळत आहेत.

एक मोठी लाॅन दिसुन येत आहे आजु बाजुला लहान मोठे झुडपे लावलेले--

इथे काहीतरी फंक्शन चालु आहे एक मुलगा डोक्यावर टोपी घालुन कोट घातलेला आहे.

तलावाच्या पलिकडे गवत गवत असे हिरवेगार आहे आभाळ निळा कलर च--

हिरवीघार भाग दिसुन हेत आहे कोपऱ्याला एक मोठी अशी झाड हाये.

इथे काही माशे दिसत आहेत आणि काही माशे पाण्यात टाकलेली हाये--

वरच्या बाजुस ते काळ काळ पडलेले आहे त्याच्यावर गवत आलेल आहे.